सुंदर असे लाकडापासून माणसांच्या मुर्त्या बनवलेल्या दिसत आहेत सुंदर अशी झाडे ही बनवलेले आहे.

शार्क मासा आहे त्याला एका टेबल वरती ठेवलेल आहे.

मध्ये काही दगड टाकलेले आहेत आजूबाजूला घरे आहेत.

सुंदर असा एक व्यूव आहे.